नगरमध्ये चक्कर मारा म्हंटल

हां उद्या येणार आहे आपण बोलू ते franchise विषयी मी म्हंटलो माझ्या मित्राची आहे. भारी दुकान आहे कपड्याचं भरपूर स्वस्त आहे. नावपण झालेलं आहे. already त्याचे दोन तीन franchise दिलेल्या आहेत त्याला

ते आपल्याला हे पाहिजे होतं एक अं graphic design चा माणूस आहे का तुमच्याकडं? अं बघावं लागल graphic design झालेलं आहे बरं का एखांदा असला तर तेवढं बघा. हां पाहतो, काय काम होतं त्याचं? त्याचं मग तेच आपले board बनवायला नाही का आपले चालतंय हम्म ते board पाहिला का तुम्ही social media वर

तसे board बनवायचे आहेत आपल्याला चालतंय हां पाहतो मी एक आहे एक मुलगा बरं का पाहण्यात हम्म भेटला contact contact करून सांगतो तुम्हाला उद्या त्याचा number वगैरे देतो.

हम्म थोड्या वेळाने

पण दुकान आहे आता एकच customer आहे.

ते बी त्याचं एक पोरगं आहे कामाला ते देतंय.

तिथनं पुढं झालं की मग काय लोकं निवांतच आहे हां दोन तीन दिवसात त्याचा सण झाला ना नंतरचा सण आला ना जवळ तुमचं आहे का नाही नाही नाही आमचं नाही तसं काहीच तसं नसतं नियोजन बरं का franchise च डोक्यातच नाही आमच्या franchise देता कोणाला? घेतील ना घेणारी मस्त आहेत देणारा पाहिजे. नाही नाही आम्हाला नाही द्यायची आहे बाबा franchise आमचं बघू आम्हाला भरपूर विचार करावा लागन त्या गोष्टीवर franchise देणं. आमचं सोपं नाही ना franchise देणं franchise जास्त गेल्यावर मग आम्हाला मशिनी आणायला लागतील मग कपड्याला होय machine लावाव्या लागतील direct कापडच्या आम्हाला तुम्हाला सांगू का आमचं franchise देणं अवघड आहे. ते जरा कसं आहे विश्वासातलं माणूस पाहिजे. कोणाला देऊन चालणार नाही.

ते मुलाला तुम्ही सांगा व्यवस्थित सगळं काय अडचण नाही direct fix च करू.

त्याचं चाललंय ते business टाकायचा आहे त्याला कपड्याचा. आताच सध्या पोरं ते चाललंय ना सध्या पोरांना कपडे वगैरे men wear च राहिलंय.

तीन तीन number काय अडचण नाही. तीनचं तीन number उलटं चांगलं आहे ना तीन number च call आले असतील ना तुम्हाला franchise ची हां एक call आला होता बरं का

ते enquire केली त्यांनी पण

हं याला आली ना franchise दिली ना तुम्ही अजून एक दोन franchise जातील तुमच्या हां ते call आलता मला नाही का

देऊन टाकू काय विषय ते franchise कसं आहे याचं दुकान चालायला लागलं की नाव झालं ना दोन तीन reel star आलं की याचं नाव झालं की भरपूर याचेच गिर्हाईक मग हे इकडं अजून एकजण त्यांचे पाहुन भरपूर काढणारे आहेत. नगरमध्ये एकटाक तीन आणि केडगावमध्ये ते मुलगा तो केडगावमध्ये टाकणार आहे तो आता उद्या येणार आहे तुमच्याकडं

हम्म उद्या येणार आहे त्यो केडगामध्ये टाकल.

बाकी निवांत हो

सध्या निवांतच का? दुकानात AC वगैरे भरपूर सगळं येणार ना हो एकदम exact आपल्यासारखं दुकान हां काय अडचण नाही मग

हां

चालतंय चालतंय काय अडचण नाही. चालतंय बरं का पत्र्याचा जरी गाळा असला ना पत्र्याचा तरी आपण आपल्यासारख्या त्याला facility करून देऊ काय विषय नाही. काही अडचण नाही मग तर काय विषयच नाही POP वगैरे करायचं असतं ना झाले ना franchise देऊन टाका त्याला

आमच्याच घरचे कवच आहेत काहीतरी एक माझा मित्र आहे तो franchise देतोय कपड्याची म्हंटल मग त्याच्याकडं जातो. उद्या जाऊ आपण चक्कर मारू त्याला म्हंटल. तो म्हंटला चला चला आधीच यायचं म्हणतोय म्हंटला. आज मला काय जमणार नाही म्हंटल उद्या जाऊ. उद्या कसं दुकान बंद राहील ना एक दिवस आठवड्यातून एक दिवस दुकान बंद ठेवावं लागतं. मोठं दुकान असत्यात. market शांत बंद असतंय ना बुधवारचं हं उद्या मारीन चक्कर तुमच्याकडं चक्कर मारीन उद्या. मग तुम्ही व्यवस्थित त्याला समजून सांगा काय असन ते तुमचं.

चालतंय मारतो चक्कर तुमच्याकडे उद्या आणि त्याला समजून सांगा सगळं. तो म्हणील तसं काय समजून घ्या कापड वगैरे किती हे प्रत्येक size चे पाच पाच shirt pant दिले ना दुकान पाहिल्यादिवशी भरून दिसलं की कसं बरं वाटन ना असं करूया बरं का बरं का double XL सगळे दहा दहा दहा देऊन टाकू. हां मग पहिल्या दिवशी दुकान भरून दिसलं की काय अडचण येणार नाही.

ते काय आहे करावं लागतं आपल्याला काय आहे.

कंटाळा

हां नाव होणारच ना

त्यामुळंच म्हणतोय अजून दोन तीन franchise गेल्या ना तुमच्या सात आठ दहा दहा बारा franchise झाले ना तुमचं नाव होईल. तेच नियोजन चाललंय सध्या हां चालू असतीन तुमच्या आता franchise आहे की नाही? phone आलता तुम्हाला पण लावायचं.

ही fix आहे. ही तीन number ची ना म्हणजे त्याचं उद्या त्यो तुम्हाला direct payment करणार हे direct payment करणार तुम्हाला payment झालं की तुम्ही तुमचं काय असन ते काम चालू करा. ते नाही काय तुम्हाला सांगतो phone आलता मला

यांचं तीन number च करूदेत ते काय विषय नाही. ते

सगळं झाल्यावर देतो नाही नाही जवळचे आहेत.

अं त्यांला द्यायचं मग आपण कसं हां हां बरोबर बरोबर आहे. काहीच करत नाही का तुम्ही

अं तुम्ही काय काम उद्या काय असन ते ते तुम्हाला सगळं payment करणार बरं का उद्याच्या उद्या सगळं payment करायला तयार आहे. फक्त त्याचं काय म्हणणं आहे दुकान आमचं दुकान लवकर चालू झालं पाहिजे. त्यांनी एकदा इकडं दिलं ना पैसे

हं तरी material आल्यावर किती दिवसात काम final करून देणार तुमचे कारागीर? दोन महिने लागतील sir

हां लागणार ना मग सगळं एकदम ना सारखं व्यवस्थित करायचं आणि मग एकदम नाव तरी महिन्याभरात होत असलं तर करून द्या कसं त्याला घरून बोलवत्यात रोज कसं होतंय आपलं व्यवस्थित आपलं franchise आहे ती एकदम आपल्यासारखी झाली पाहिजे ना हां चालतंय चालतंय लागूद्यात दोन अडीच महिने काय अडचण नाही.

करून टाका काय अडचण नाही काय घाई नाही. त्याला सांगतो मी समजून तसं आज आपला call झाला ना त्याला समजून सांगतो मी

हम्म आणि पहिली गोष्ट म्हणजे बोलून घेतल्यावर अडचण येत नाही त्यामुळं त्याला उद्या आणायचा बोलायचं.

मग काय अडचणच नाही. आणि point दुकान आहे काय अडचण नाही. market मध्ये दुकान आहे.

अं हां ते graphic च ना

हां पाहतो ना एक मुलगा आहे पाहण्यात graphic च तो मुलगा आणि तू म्हंटले तर contact तुमचं देहू कडला एक photo लावलाय. कशाला आम्हाला नको बाबा प्रसिद्धी नको नको काही नको आम्हाला एवढं आमचं चाललंय ते सुखानं चालू द्या

आमच्या दुकानाचं नाव टाका खाली

दुकानचं नाव टाका आमच्या दुकानाचं

आ हो मस्तपैकी टाका आमच्या दुकानाचं नाव टाकलं ना खाली कशी आहे आमची पण जाहिरात होईल ना

हां हां आमची पण जाहिरात होईल.

आमच्या बी दुकानाचं नाव टाका अडचण येणार नाही.

आणि तुमच्या आशीर्वादाने दोन तीन गिर्हाईक आले की आम्हाला तेवढंच पुण्य लागल.

तुमचं काय आहे तुम्हाला एक गिर्हाईक आलं की तुम्ही लई कमावताय. आणि कसे ते reel star आले की आमच्या दुकानावर पण घ्या बोलवून म्हणजे कसं तेवढीच आमच्या दुकानाची प्रसिद्धी होईल. घेऊ घेऊ काय problem नाही. celebrity आले की ते आमच्या ह्याच्यावर घ्या बोलवून जरा.

हां आमच्या दुकानावर पण चहापाणी करू.

तुम्ही एखांदी चक्कर तर तुमची होईन ना आता franchise च काम चालू म्हंटल्यावर

हां मग आमच्या दुकानात या भेट द्यायला दुकानात भेट द्यायला या मग उद्या.

हं हं हं मी उद्या मारतो तुमच्याकडं चक्कर काय अडचण नाही.

बरं ऐका ना तेवढं फक्त एकदा बघा number भेटला तर त्या design वाल्याचा हो भेटन भेटन काय अडचण नाही.

design वाल्यांचं आहे. आम्ही उद्या मारतो चक्कर त्यावेळेस तुमच्यासंग त्याचा contact करून देतो.

चालतंय चालतंय काय अडचण नाही.

बाकी निवांत काय अडचण नाही तुमच्याकडचं तुम्ही मारा चक्कर म्हणजे कसं बरं वाटतंय बघा.

तुम्हाला गिर्हाईक असणार हो आता असत्यात थोडंफार आता सण सुरु झाले ना येतील आता पाडवा वगैरे आला ना मग होतंय आमचं भरपूर गिर्हाईक चालतंय.

हां customer आलंय customer परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता बायको तुम्हाला मी उतप्पा बनवू का नवरा नको मी माणूस आहे ठीक आहे आली मोठी जादूगर आता युती विनय बोलत निर्माण झाला आहे कारण बनवले हे एक तिथे शोभणार नाही हे हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाक घरातनं नको इतकं कुठला आहेत मराठी भाषेत पोळ्या लाटणे भाजी फोडणी घालणे काळी करणे भात रांधणे कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवणे जातात मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडा माकडाचा माणूस बनवणारा जातो पण विनोद करणारा नवऱ्याला आठवा तरच पर्याय नाही मराठी ढगांची शब्दप्रयोग की आपल्या भाषेची श्रीमंती आहे मराठी भाषेत मारणे हे एक क्रियापद घेतली तर किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे जसे गप्पा मारणे उड्या मारणे थापा मारणे तितली मारणे शिट्टी मारणे पाकिट मारणे जेवणावर ताव मारणे पोहताना हाथ पाय मारणे माशा मारणे इत्यादी मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठे हि आलेला नाही हे सर्वाशीची गंमत असते शब्द प्रयोगा प्रमाणे वाक्य प्रचारे हि देखील भाषेची हा शैली असते खस्ता खाणे मध्ये